अं पचा दिवसा मध्ये मी तिसऱ्या दिवशी मी म्हणजे college मधून रडत रडत बाहेर निघून आलो होतो, कोणाला माहीत नाही पण मी रडत रडत बाहेर निघून आलो होतो इथे एक bus stop वंडे म्हणून होता एक stop तिथे गेलो आणि तिथून मी bus पकडून मी घरी निघून जाणार होतो म्हणजे भावाकडे जाणार होतो पण तिथून मी एक निश्चय केला की इथून जर आपण रडत रडत घरी निघून गेलो MBA सोडून, तर अह पुढे काय होईल म्हटल आपल आणि परत उठलो पानी पिल थोड तिथल्या तिथ तिथे एक bottle होती आणि परत college मध्ये गेलो, त्या वेळी माझ्या डोळ्यात निराश भरल थोडस पहिल्याच दिवशी, त्या वेळेस थोड बर वाटल तर मग हळू हळू मूल बोलत गेले मूल बोलत गेले तर बार वाटल आणि त्याच्या नंतर परत मला मग आस व्हायला लागल तर मला मानसी नावाची एक मुलगी होती ती दिसली मला. तेव्हा पासून जास्त मन लागायला लागला माझ college ला. हो पण मला हे अह जाणायच आहे की तुमच मन म्हणजे अह तुम्ही रडले का तिसऱ्या दिवशी की तुम्ही रडत रडत bus stop कडे गेले आणि तिकडे पाणी पिले. हम्म रडलो होतो मी म्हणजे तुम्ही पाणी फक्त माझं bus stop ला गेल्यावर निघाल डोळ्या मधून पण रडलो नव्हतो मी पूर्ण reason काय होत त्याच? reason हे होत की मी गांवांकडून आलो होतो एकदम आस अह decent family मधून बाहेरच्या लोकांशी बोलायच हे नाही मला मूल काय गुंड family मधून आले होते काय? नाही नाही तस नाही बाकीच्या मुलांचं कास होत ते already city मध्ये राहिलेले होते, त्यांनी सगळं अनुभवलेलं होत कस काय मित्रांसोबत कस बोलायच किती फेकायच किती नाही फेकायच किंवा कस बोलायच. मी यायचो पूर्ण खर खर बोलून जायचो, त्या मुळे लोक मला थोड साध समजायचे काही काही मित्र होते माझे त्यांनी मला खूप समजून घेतल समजवल आणि आतापर्यंत support करतात मला कधी पण गरज पडली की मी त्यांच्या कडे जातो त्यांच्या कडून support भेटत असतो. ह्या काही काही गोष्टी शिकायला भेटल्या मला MBA मध्ये.

हो आता मी तेच बघितल की तुमच मागच्या वेळेस मित्रांसोबत मिसळ खात आहोत म्हणजे मटकी वगैरे खात आहोत परत काही तुम्ही हम्म हम्म नाही sir ते मित्रांमध्ये ना मी fake word म्हणतो ना आपण ते create केल थोड, ते कारण की मी आधी जे मित्र भेटले होते मला room mate त्यांच्या कडून खूप काही शिकलो की आपण कस समोरच्याला असं आपल्या मध्ये attract करायचं थोडं फेकून थोडं खरा बोलून म्हणजे फेकूनच नई तर थोडं खरा पण फेकायच पण आस की त्यांना खर वाटायला पाहिजे, तास ही इकडे create केलेले word त्या मुळे मला आता इकडे थोड राहत येत नाही तर आता मी इकडे टिकलो नसतो. अच्छा म्हणजे तुम्ही स्वताला अभिनेता अह अभिनेत्री म्हणून अह त्या दृष्टिकोनातून पाहताय का तुम्ही एक अभिनेत्री आहे आणि तुम्ही एक multi words create केल आहे

नाही नाही मी नाही बघत आता ती इकडची कर्वे नगारचि मूल आहेत ना ती अशी बघतात. हम्म थोड फार हा जास्त नाही बघत पण थोडं बघतात तसेच त्या type मध्ये. की आकाश खूप हे थोड हे आहे थोडा वेगेरे तर ते आता काय त्यांना खर सांगेल तेव्हा तेव्हा वेगळी गोष्ट पण इतक पण खोट नाही बोललो त्यांच्या समोर की नंतर त्यांना आस वाटेल नको की मी हें आहे

हम्म त्यांच्याशी म्हणजे तुमच्या सोबत बात करणार नंतर चांगल वाटत का ते हो त्यांना खरच कधी पण मी room ळा असलो ना कधी पण ते call करतील मला पण बोलवतील कारण कि जेव्हा मी त्यांच्या सोबत असतो त्यांना खरंच खूप चांगलं वाटत करणं कीं comedy वैगरे करणारा एकटा व्यक्ती मी होतो आधी तरी तुमच्या comedy वर हसले नाही ओ. नाही ओ म्हणजे तुम्ही comedy वरती हसले नाही माझ्या पण comedy चा पात्र मी होतो ना त्याच्या मुळे हसलेत तुम्ही लोक मला एक खुशी आहे हो.

हो हॅलो विकास कुठे आहे अं लातूर ला आहे रोहित

NEET ची का?

वाह बर काय काय असते NEET म्हणजे काय काय व्हायचय तुला त्याच्यातून अं डॉक्टर होण्यासाठी प्रि एक्साम असते NEET म्हणजे ते लातूर मध्ये खूप चांगले क्लासेस वगैरे आहेत ना त्यामुळे अं लातूरला आहे मी NEET प्रिपरेशन करण्यासाठी हम्म म्हणजे दहावी बारावीच्या बेस वर होती का ती एक्साम

मी पन आधी दिलेली आहे NEET बर कधी दिलती?

मी लास्ट इयर दिलेली आहे न अह चांगला स्कोर याईला माझा आता ते MBBS आणि BAMS रेच कोर्सेला ऍडमिशन घेता येते न त्याच्यातून

हम्म हम्म तुला काय करायच आहे अं MBBS करायच आहे बर बर किती जागा असते MBBS च्या तर महाराष्ट्रात त अह साडे पाच सहा हजार जागा असतील जवळपास

आणि ऑल इंडियामध्ये जवळपास ऐंशी नव्वद हजार असेल आय थिंक अं हम्म हम्म

चांगली आहे NEET पन एक अं

चांगलं करिअर आहे आहे NEET रे मी तर आता समझा येणार आहे काळात भारताची लोककसंख्या वाडायला लागली येवडी डॉक्टर चि खुब गरज आहे आपल्याला त्याच्यामुळं दिवसान दिवस लोकांचा स्कॅनल जास्त वाडायला लागली NEET कड का नाही

आणि एडली नोट पान नाही वाटते इथला काय

हम्म हम्म त्वा किती अटेम्प्ट दिले आहे मग आता पर्यंत तीन झाले दादा चौथा आहे अटेम्प्ट आहे ठीक आहे चौथा अटेम्प्ट देणार आहे मी लास्ट टाइम जर स्कोर कमी अल्टा हम्म हम्म अं

चांगली गोष्ट आहे न मग आता येणार आहे काळात अं डॉक्टर ची गरज आहे भारताला येवडी लोकसंख्या वडायलि त्याच्यामुळ आता चांगल करिअर आहे ते मेडिकल फील्ड मधी येणाऱ्या काळात आपुन अं छोट मोठ क्लिनिक टाकून चालू शकतो NEET ला किती तीन विषय असतेत न हो हो केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी तर हम्म बियॉलॉजि मध्ये तीनशे साठ मार्क बायोलॉजी तीनशे साठ मार्कणा केमिस्ट्री अं एकशे अनशी आणि फिजिक्स एकशे अनशी एकूण सातसे वीस मार्कचा पेपर असतो

तरी ओपन चा कट ऑफ गव्हर्मेंट जर पाहिजे असेल तर साडे पाचशे मार्क लागते अबव्ह साडे पाचशे

हम्म हम्म हम्म

चांगला असा ही NEET च कस आहे अछा NEET च हे पन चांगल आहे न म्हणजे NCERT चा सिलॅबस त्याच्यामुळं अगोदर जर CBSE ला जर असली विद्यार्थी की लवकर सक्सेस होतात न अं मॅक्सिमम CBSE सिलेक्शन होतात

तर त्यामुळे त्यांना इजी जात आणि त्यांच म्हणजे अं सिलेक्ट होण्याचे त्यांचे म्हणजे एव्हरेज रेट चांगला आहे CBSE आणि ICSE ाल्यांचा हो हो हो

NCERT चा सिलॅबस हे ते NCERT चा सिलॅबस हे ते आता NTA च देत असेल न NTA कन्डक्ट करते न NEET हा हा एस एस NTA कन्डक्ट करतो एक्साम ती

याच्यातुन आपुन पुन्हा बरेच कोर्से च करता येतात न MBBSBHMS आणि BDS येणाऱ्या काळात BMS पन चांगला राहणार आहे कारण की हे मोदी च government येते आयुषला जास्त बढावा द्यायले त्याच्यामुळे आपुन BAMS करून पन आपल्या लिविंग पुरत हे करू शकतात न

ऑफ कोर्से आपुन कोण जापून MBBS म्हणून नाही तर आपुन BAMSBHMSBDS मध्ये पन चांगला करियर होऊ शकते जर जर आपण जर तेवडी क्वालिटी जर मेंटेन केली तर चांगल्या कोणते बी चांगलंच आहे पन शेवटी डॉक्टरस आहे ती त्यामुळं कुटही ऍडमिशन घ्याल काही हरकत नाही BAMS भेटो की

हो न एकवीस बावीस तेवीस च्या आसपास हा बावीस लाख पोरांनी काहीतरी एक्साम दिली होती तर आता रिजल्ट राहिला आहे NEET चा आता वीसच्या च्या वीस डेट चे वीस जून काही तरी येणार आहे तस मणीपुर चा आज एक्साम आहे न हो

हा हा हा NEET आता कस झाला आहे की माहिती आहे का जास्त लोकायले वटायले इकडं च द्यावा आपण NEET मध्ये पन प्रिपरेशन करताना पन जास्त फोकस बायो केमिस्ट्री द्यायला पाहिजे कारण की जे बायो आहे तेच तीनशे साठ मार्कला असते न आणि सोपा सब्जेक्ट असतो पुन्हा ते त्याच्यामुळं आपुन बायोवर जास्त फोकस द्याल पाहिजे त्याच्या नंतर केमिस्ट्री आणि फिजिक्सच पन कस केमिस्ट्रीला आता ऑरगॅनिक, इनऑरगॅनिक, फिसिकल प्रकार असतेत तर इनऑरगॅनिक जास्त बायो सारख असते म्हणून त्याला डायरेक्ट NCERT चाच रेफरन्स द्यायला पाहिजे त्याच्या नंतर ऑरगॅनिक च्या नेम रिऍक्शन वगेरे फिसिकलच्या कन्सेप्ट अस प्रिपरेशन करायला पाहिजे त्याच्या नंतर फिजिक्सला डायरेक्ट क्लास नोट्स वगेरे त्याच्या नंतर कन्सेप्ट बिल्ड करायला पाहिजे फिजिक्सला अस प्रिपरेशन पाहिजे बरोबर आहे की नाही हो बाकी विषयला तसच पाहिजे आणि बियॉलॉजिला थोड अंडरस्टॅण्डिंग पाहिजे केमिस्ट्रीला तर केमिस्ट्री ला तुला चांगले मार्क होते वाटत कस प्रिपरेशन केलत केमिस्ट्रीच एकशे अनशी पैकी

हो हो

पूर्ण केमिस्ट्रीच लाईन टू लाईन NCERT मधून केल होत मी जे एकटलावा मी वर्ष भर NCERT मधून रिडींग केलती क्लासेस लेक्चर वगैरे पन मॅक्सिमम वेळेस मी NCERT रिड केलती आणि अं एक्साम्पल वगेरे बारीकस बघन लाईन टू लाईन बघन मग प्रॉब्लेम त्याचा वर सॉल्व्ह करण अश्या बरेच हे केलते आणि नेम रिअक्शन वगेरे आणि ऑरगॅनिक केमिस्त्री चे रिव्हिशन म्हणजे सारख कॉन्टीन्यूऊसली रिविजन करण त्यामुळं मला खूप अस इजी गेल आणि थोड थोड फिसिक्स आहे तर त्याच्या साठी आपण प्रॉब्लेम वगेरे सॉल्व्ह वगेरे केल्याणी स्टॅटयूटॉरी केली तर मग बराबर होऊन जाते तश्या पद्धतिनि मी केल होत दोन वर्ष चांगल्या प्रकारे आणि मला त्याच्या एकशे अनशी पैकी एकशे पंचावण मार्क आले

नाही चांगले आता करायला पाहिजे बऱ्याच पोरायन रिविजन मस्ट आहे त्याच्या नंतर रिविजन करून शॉर्ट नोट्स वगेरे कडायला पाहिजे त्याच्यानंतर पुन्हा रिविजन महत्वच आहे आणि पेपर जे टेस्ट सिरीज असती क्लास वाल्यांची ते पेपर खुब महत्वाचे आहे कारण की जे पेपरमूळ आपल्याला समझा चुका कळत्या त्याच्याऊन आपुन अनालिसिस करू शकतो आणि कस कन्सेप्ट बिल्ड करून मग फायनल ला जे चुका होणार आहे आपल्या कुण ते आपुन टाळू शकतो न हळू हळू

लातूरला कोणते क्लास लातूरला IIB क्लास छान आहे पुन्हा RCC आहे पन बरेच छोटे मोठे क्लासेस आहे पन कुठे पन आपण क्लास जॉईन वगेरा करू शकतो त्याच्यावर एवड काही नाही आहे बट आपण स्वता त्या साठी प्रिपेर म्हणजे कापून फिरण्याची क्षमता आपल्यात पहिजे कुठ पन आहे थोड फार क्लास वर पन

हो बरोबर आहे स्वतः करायला पहिजे हम्म क्लासेस वगेरे आहे बरेच छान छान पैकी क्लास वगेरे आहे लातूर मधी रिडींग पन वगेरे छान आहे इथे लातूर मधी

या लातूर मधी कधी आल तर मग या क्लास वगेरे बघून जावा

हो आता आमचा भाऊ आहे त्याला पन NEET च प्रिपरेशन करायच आहे त्याच्या साठी बघू आता काय काय होत आहे येण झाल तर येतो मी ठीक आहे ठीक आहे चला या

हा बोल ना. ऐकु येतंय आलो आता घरी होतो थोडं कामात होतो बोल काय म्हणतो?

हां बोल ना.

काय नाही रे एक ला थोडस काम होत इकडे गेलो होतो जरा college च काम होत दुपारी ते ते झालंच नाही जरा TC साठी हा TC साठी चक्कर मारत होतो College ने दिलीच नाही आणखी

TC साठी का? हां TC होती ते documents काढलेच नाही ना आणखी.

college मध्ये चक्करा माराय लावतायत तर ते fees पण बाकी आहे ना तर ती scholarship चा form भरतो आपण तर ती scholarship आली च नाही government कडून तर ती आता आमला च भरायची हाय त्यामुळे problem झाला. आज झालं

अरे तुला ग तू ते TC तू काढायला गेला होता तुला TC नाही भेटली का? नाही ना ते form वगैरे भरून दिला ते sir येत नव्हते त्यांची signature बाकी हाय तर त्यांनी मंग मी account section ला गेलो होतो त्यांनी माझं बघितलं पूर्ण account number, roll number टाकून

अरे यार आ आ तुला आल्यावर बघूया.

goverment कडून scholarship का आपल्याला च भरावीच लागते ती. कमी आली वाटत कायतरी झालं ते एक दहा विस जणांचा problem हाय तर त्यातील त्यांनी भरली पण घेऊन टाकलं त्यांनी documents अं भावा ऐक ना तू passport साठी apply केलं होत काय झालं त्याच? हा केला होतं ना Passport साठी. ते आता मला त्यांनी date दिली तिथं गेलो होतो मी त्या दिवशी तिथं बाप एवढी गर्दी होतीभेटलं नाही मला औरंगाबादच तर जालने ला गेलो. तिथून परत मग इथून सकाळी train ने गेलो train ने पहिली सकाळची नंतर दुसऱ्या train ने गेलो तर ती express होती.

bus ने नाही रिक्षा ने गेलो तर ते मला चौकात उतरलो शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ होत office मग लोकांना विचारत विचारत गेलो तिथं पण एवढी गर्दी होती माझा नंबर सातवा होता. त्यांनी मग बसून ठेवलं सगळे documents check केलं काही documents नव्हते ते परत

तिथं मी साडे अकरा वाजता पोहोचलो होतो. अच्छा नि number किती वाजता लागला मग? तिथं साडे बारा वाजता सव्वा बारा वाजता साडे अकरा ला पोचलो पावणे बारा ला number लावला आणि तिथून मग मला एक तास लागला पावणे एक ला number लागला माझा त्याच्या अगोदर त्यांचा जो junior assistant असतो तो एक जण होता. त्यानी आपले अं माझे document check केले माझ्या हेच्यात आधार Card आणि ते हे नव्हतं जरा PAN card scan करून पाहिजे होत म्हणजे एकदम original सारखं दिसलं पाहिजे. तिची scanning करून परत print काढली मी. आणि आ apply कस केलं होत याला ह्याला apply आपलं online करायचं. एक indian government ची आपल्या passport ची एक official website हय. त्यावर जायचं त्याच्यावर click करायचं. त्यामध्ये पूर्ण detail येईल. अगोदर registration form असतो mail id password मग नाव वगैरे पूर्ण form भरून द्यायचा. division wise दिलेलं असत हे सगळे division त्यामध्ये वेगळे वेगळे हे परत आणि मग आपण अं ते form भरल्यावर मग ह्याचा option येतो fee चा त्याची fee पंधराशे रुपये हे. तर तू अं ये पूर्ण document तू तिथं submit केले होते तू तिथं गेला होता passport office मध्ये

हा तिथं त्यांनी माझं पूर्ण document पहिले original सगळे check केले एक एक documents पहिले पूर्ण बरोबर हेत काय हे. त्याच्या नंतर question विचारतात. कश्यासाठी जायचं काय हे म्हणजे all detail सर्व त्यांना सांगावं लागत. त्यानांतर पुढं मंग ते आपलं photo वगैरे काढतात मग पुढं senior level ला senior सरांकडे पाठवतात मंग नंतर ते आपले आधार Card चे आपले आधार म्हणजे ती machine हे fingerprint ची आपले पूर्ण finger सहित ते check करतात त्याच्यावर scan करतात आपल्या Original आधार ने बघतात तो हाच आहे का check होत.

मग तुझं file processing मध्ये आहे का सध्या? हां आता file processing मध्ये आहे मंग मला त्यांचा mail आला आपण ज्या police station च नाव दिलं मी मुकुंदवाडी police station च नाव दिलं होत मग तिथं जायचं तिथं police verification करायचं मग तिथं गेलो मी तिथं मला दोन दिवस ते भेटलेच नाही sir ते IT चे होते ते म्हणजे ज्यांच्याकडे अं हे आपलं verification process असती ते नव्हतेच ते बाहेर गावाला गेले होते. मंग त्यांनी त्यांनी मला दोन दिवस पाठवलं sorry नंतर ये म्हणे नंतर मी आलो मंग त्यांनी मला बोलावलं त्यांनी पण एवढे document सांगितले अगोदर मला त्यांनी list च दिलीली त्यांनी मंग दोन चकरा माझ्या एक फुकट त्यांनी मग आणखी document आणायला लावले काय करतो काय नाय व किती काय कोण हाय सगळं विचारपूस केली मंग नंतर रविवारी मला date दिली माझे documents तयार करून घेतले सगळे

मंग ते अं म्हणजे तू character certificate म्हणतोय का? का दुसरं? हो character certificate passport साठी ते पण पाहिजे ते हे enquiry करतात वरून

नाय नाय character certificate नाही भेटलं अं ते अ म्हणजे ते character certificate हेच्या साठी पाहिजे कि ज्याला passport देतोय त्याच्या वर काही गुन्हे हाय का हाय ते check करतात police verification बर मंग तुझा police station मधल पूर्ण clear झालं का? हा माझं verification झालं एक form होता त्याच्या वर सही घेतलीये माझी आणि photo काढला आणि मग ती file तयार केली नंतर मंग मला परत बोलवलं त्यांनी तिसऱ्यांदा ते Sir जे मोठे inspector राहता ना PI. त्यांच्या समोर बोलावलं मग ते आपल्याला question विचारतात कश्यासाठी पाहिजे काय कोणत्या company त हे काय असे विचारतात ते मंग त्यांना वाटत. ते बरोबर येऊन check करतात आपल्याला मंग पुढं signature करतात ते sir मग पुढं file पाठवतात. आणि त्याच्या नंतर हे झालं समजा

file पूर्ण पु पुढं पाठवलीत का police

ते म्हणे पाठवली म्हणे file झालीये झालीये म्हणे तुम्ही जाऊ शकता म्हणे माझ्या सोबत आणखी एक होते त्यांना म्हणे जा तुम म्हणे मला बोलवलं मग ते एक मुलगी होती तिला म्हणे जा म्हणे झालं तुझं काम मला बोलावलं बाबा